पांढराशुभ्र असं आकाश आहे मोठं मोठी हिरवीगार झाडे --

किती मोठं असं आजूबाजूला कंपाऊंड बांधलय हिरवीगार झाड आहेत किती सुंदर अशी सूर्याची किरण पडलेत.

खुप सारी समोर शोपीसची झाड लावलेली आहेत लोखंडी कंपाऊंड आहे आजूबाजूला खूप मोठी बिल्डिंग दिसतायत त्यांना वेगळा रंग दिलेला आहे त्याच्या समोर रोड आहे त्या रोड वरती एक फोर व्हीलर थांबलेली आहे.

झाडे आहेत हिरविगार बिल्डिंग दिसत आहे टॉवर आहेत खूप सारे पुरुष मंडळी महिला मंडळ दिसते.

आजूबाजूला खूप साऱ्या झेळ्या दिसतायत झाडे आहेत खूप सारे पुरुष मंडळी महिला मंडळ आलेले आहेत.

अरे वाह्ह किती सुंदर आणि मोठं मंडप घातलेला आहे.

इथे मोठं असं मशीद दिसतंय त्याला चॉकोलेटी पांढरा हिरवा रंग दिला आहे|

हि सुंदर गणपतीची मूर्ती आहे त्याला किती प्रकारचे वेग वेगळे दागिने घातलेले आहेत फेटा आहे त्याला.

खूप मोठं असं लाईट हाऊस दिसतंय त्याला लाल आणि पांढरा रंग दिला आहे तीन खिडक्या सुद्धा आहेत त्याच्या आतमध्ये खुप साऱ्या येण्या जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत आजूबाजूला खूप सारे नारळाची झाडे आहेत त्यांना खुप सारे नारळ लागलेले आहेत.